हे जे चित्र आहे ते एका सुपर मार्केट चे चित्र आहे त्यामध्ये साबुन तेल या तर घेऊन फ-फळापर्यंत सगळ्या वस्तु उपलब्ध आहे जसी--

हि केळी अ-अ- सफरचंद अ अनार अश्या सगळ्या वस्तु आहेत.

हे जे चित्र मी बघत आहे चित्रामध्ये आ बर्गर पिझ्झा कचोरी अश्या सगळ्या चाट वस्तु बनवुन विकत आहे.

लाइफ स्टाइल म्हणून तिथे एक अ-- ब्रॅंड चे नाव लिहिलेले आहे काउंटर च्या मागे.

चित्र मला दिसत आहे ती एक मोठी इमारत आहे ही इमारत तिचे नाव वस्तु व सेवाकर भवन आहे या इमारतीच्या समोर ह लोकं आतमध्ये जात आहे. आजूबाजूला झाडे आहे.

हे जे चित्र मी बघत आहे हे चित्र एका अ- झु चे आहे ज्यामध्ये दोन-तीन हरण जे आहे बसलेले आहे आणि बाकीचे जे आहे ते उभे आहेत.